हा

same, same तुझ्याच friend हून बोलू राहिली होती. मंजे जेवा आमचा breakup होणार होता न, तर त्या reason मूळ तर त्या type मध्ये बोलत होती न थी तर तिचा सहन नई करून घेतला कारण कि फुल्ल time pass होता, पण इच् मी ऐकून घेऊ राहिलो माहिताय का, तीच ऐकून घेतला असता ना तेव्हा, तर आता नई का relationship मध्ये असतो आम्ही पण मला तेव्हा गरज च नव्हती तिची राहिली माला तेव्हा हि भेटली होती म्हणलं चला कुठं double double double cross double date करता, अं तिला तुझी गरज नई राहिली आता

हा ती बोलती ना ती हा गरज गरज चा विषय नाहीये नंतर रडाला लावला होता महिती हे का श्राद्धीला विचार फक्त तिला कस रडला लावला होतो नंतर परश्या कड किती म्हणली होती ती relation मधी यायचा engeage व्हायचा म्हणजे तेव्हा

आता आणखी सुद्धा मी तिला unblo block sorry unblock नई केलेलं आपलं main याला इन्स्टा ला लै वेळेस रडली ती, लै वेळेस म्हणाली माहिती का relationship मध्ये यायचा पण जेव्हा गरज होती जेव्हा म्हणालो मी तिला तेव्हा attachment झालात तवा तीन सोडलं पण हे नाई रे हे वेगळी म्हणजे तसा ती वागून राहिली फक्त माहिती का ती आणि कोणत्या पण पोरींचा असा कौन आहे काय माहिती आपण स्वता जर गेल स्वता message केल न भांडण नंतर होईना स्वतः message मला आत्तापर्यंत जेवढा experience आहे ना तेवडा experience मढी असाच आता आहे मी भांडण झाले तर चार पांच दिवस बोललो नाही मी स्वता जर message केला न ती attitude मदीच बोलणार तिचा ego दाकवणार काय problem आहे काए माहिती बाबा पोरींची एवढीच एक गोष्ट आवडत नई मला same श्राद्धी सोबत असाच झुलता औरंगबाद वालीच पण असाच होऊ राहील. मीच message केलता त्या दोघी तेच त्याच type मध्ये attitude दाखवू राहिल्या. पण तर मला handle करून घ्यावं लागलं आता कारण एवढ्या जणांचा एक सांगतो मी relationship बद्दल सदयाच त्यो लय जणा ले विसरलो माहीत हाई का आमचा वर्गातल पोरगं ते अं

मला पण चालूये तुझं म्हणलं ना मला पण चालूये तुझं ज्ञान हाओ का रे तुला पण चालूये तुला पण यांच्यात ना मग तुझं x कसा हे झाला म्हणून आता हा तर अह

जमती नाही खरंच जमती तुला. मंजे तू बग फक्त मी आहे न हे बग मला वैशिनी कावा सांगितलं पर्वा दिवशी सांगितलं कि कोमल च हे झालाय म्हणून लग्न जमणारे जमलाय म्हणून बरका अन मी तुले दोन तीन दिवस आधीच सांगितलं नव्हता का लग्न जमणारे. आई शप्पथ मला तिन सांगितलं नव्हतं, काइ नव्हतं. तिजा माझा message सुद्धा नव्हता झाला. आह direct मी तिच्या आहे न अंदाज तिच्या story ऊन status ऊन त्याच्यावरून अंदाज करून गेतला की बोलायचं बंद झालती direct अचानक म्हणजे आम्ही असा बोलायचो बोलायचो अन direct बंद झालतो आम्ही बोलायचं, मी पण message नव्हता केला तिला तिने पण message नव्हता केला मला. मंग असं झालात आमचं म्हणजे ते त्यातला काही real हे. हा fact ये. जाऊदे भो असाच असता relationship मध्ये हेच मत हे भो आपला फक्त तू अनुभवी माणूस आहे तुझ्याकडून सगळं असा विचारून घ्यावं लागत तुला.

हां बोला ना आवाज येतोय एकचुल्ली काय झालं मी मोबाईल स्वीच ऑफ करून स्विच ऑन केला काय माहिती हयांग झाला होता अच्छा मला पण वाटलं की माझ्या नेटवर्क मध्ये काही कन्जेशन असेल म्हणून मी एअरप्लेन मोडवर टाकून परत ऑन ऑफ केल म्हणजे ते परत नेटवर्क रिसेट व्हायला पण म्हटल माझ्या इथून फुल आहे म्हंटल्या आता यायला पाहिजे अच्छा. बोला काय म्हणताय? काय नाही काय चाललंय तसे वातावरण सध्या?

अच्छा इथे काय माहिती दोन दिवसापासून खूप सुंदर पावसाचे वातावरण होत. तिकडे ये ना बंगालच्या उपसागरात काही मोखामोखा काहीतरी नावाचं वादळ येते. अच्छा नाही. मी सध्या बातम्या च नाही पाहेत मी बातम्या नाही आता ही पेपरला येतो आणि कल परवाच्या दिवशी काय झाल मुलांना केलं आणि म्हटलं जाऊ दे इकडे अह तलावाच्या किनार्याला खूप छान असं सर्च पाठवून खूप छान गार्डन आहे मुलींना घेऊन जाऊया म्हटलं संध्याकाळी. तर पाच पावणे पाच नंतर काही न्हवत आणि पाच वाजता झी असतो आंधी तूफान आल आणि पाच वाजता काही धग भरून आले. काल पण तसं झालं परवापन आज तर मग तयारीच नाही केली म्हणजे दोन दिवस आम्ही तयार होऊन गाडीची पार्किंगपर्यंत जाऊन परत आलं. अह मग मूल नाराज होतात न मग ते आज ती म्हणटलीच नाही दोघी दोघी कुठे जायचं

मते काहीच नाही झाल. हे सगळे आता माहित आहे या म्हणजे यावर्षी पूर्ण वर्षभर पाऊस येतो. नाही दरवर्षी कसं काहीतरी नवीन सरप्राईस असे येतात की आज काय या वेळेला काहीतरी हे येणार आहे त्यावेळी पूर्वी असं व्हायचं आहे. आत्ता म्हणजे असं. पूर्वी आपण जेव्हा लहान होतो. तेव्हा आपण सगळे असे ऋतू अनुभवायचो म्हणजे श्याळेत शिकवायच ना हिवाळा पावसाळा उन्हाळा. आता माहिती मुल आमचे विचारतात, मम्मी बारिश का मौसम क्या होता? माझे मुळी विचारते. म्हटल जेव्हा पावूस येते पाऊस कधी पण पडतो? मग तसं. आणि मग आता जसं काल पाऊस पडून गेला दोन दिवस संध्याकाळी खूप पाऊस, आंधी, तूफान इतकी थंड वातावरण झालं संध्याकाळी बस एकदम बिलकुल असं की थंडी जसं होतं ना तसं वातावरण झालं. काय म्हणते, वातावरणाचे काय कराव काही समजत नाही म्हणजे एखाद्या आणि दुसर्या दिवशी सकाळी भयानक म्हणजे साडेपाच लाख एकदम काहीच टेम्परेचर होवून जात सका अस वाटते कि खूप जास्त हि म्हणजे पर्यंतत्येया वातावरणाच काही करू शकत नाही अस व्हायचं. हो म्हणजे हे क्लायमेट चेंज एवढा आता आधीपेक्षा जास्त म्हणजे आपण पूर्वी हे वाचाय होत हे प्रदूषणामुळे आपल्याला पुढे जाऊन फ्युचर मध्ये सफर करावा लागेल.

हो एकट्याच पण काम नाहीये म्हणजे करायची असेल सगळ्यांना करावे लागणार आहे काय वाटते तुम्हाला हे कंट्रोलमध्ये येण्याची शक्यत आहे? कस माहिती आहे का सगळ्यात महत्त्वाचं झाडं आणि काय म्हणजे सगळी गोष्ट झाडं. त्याच्या नंतर पाणी लोक पाण्याचा पर्याप्त जो वापर होत चालला तो खूप असा अं अं अनलिमिटेड म्हणजे काही असत तसं लिमिट नाहीये. ज्याच्या नंतर इंदस्त्रीरियाल एरियाआता आहे न बस झालं जे जिथे आहे तिथेच ठेवा आणि हि इंदस्त्री जिथं आहे तिथ च ठेवा तेव्हा आता इंदस्त्रीरियाल एरिया नका वाढवू. जे आपल क्षेत्र होत शेतीच क्षेत्र ते कमी नका करून.

त्याचा परिणाम केला की कुठली गोष्ट कुठेनाही मग ती जिरे आहे न दोनशे रुपये किलोची वेळ आज सहाशे रुपये किलो झाले. पण जिरे जी शेती आहे ते पूर्ण उद्ध्वस्त झाली. मी त्याला विचारलं म्हणल आता अडीचपट भाव कसा वाढला? तर तो म्हणे तुमच्या वेलची सारखे होणार म्हणे काही दिवसांनी जिरे. म्हटल अस चाळीस हजार रुपये किलो म्हणजे अडीच रुपये किलो होऊ शकतं म्हणे होवू शकत म्हणे कारण त्याची शेती व्यवस्थित झाली नाही असच होईल म्हणे. कधी एप्रिल मध्ये पावूस नसते म्हणे मार्च एप्रिल म्हणे. इतका भयानक पाऊस पडला आणि त्याची पूर्ण शेती खराब झाली. मग आता काय करणार मग ते सगळ्या गोष्टी इफेक्ट अस होणार आपण म्हणजे जनरल जे आपण शहरात राहतो पण अशा गोष्टी विचार करतो इतक लाबच्या

ती गेल्या म्हणजे कोविड पर्यंत व्यवस्थित चालू होतं पण आता माहिती कुठली एकच पीक येते वर्षातून माहिती आहे कधी पावसाने जातो तर कधी उन्हाळा ने जातं तर कधी त्याला उन्ह्च हिवाळ्या हिवाळा शुद्धा भयंकर होतो कधी कधी म्हणजे उन्ह्च पडत नाही आता दिवस.

पूर्वीचा अपूर्वी चायना आरोग्यदायी हिवाळा होता. हो मागच्या थंडीला आम्हाला पण सगळेच आजारी पडले. आईशुद्धा, मी किवा म्हणजे आम्हाला पण कमाल वाटली थंडी म्हणजे एवढी तशी बाधक वाटायला लागली पूर्वी मी मला थंडी हा माझा आवडटा हे होता ऋतू म्हणजे मला आहे न क्लास पण जायचे आहे न मला फक्त वाटायचे थंडी ची वेळ कारण मी नेहमी माझ सकाळी एक त श्याळा असायची किवा कॉलेज असे किवा काही ना काही असायचं एक त ट्युशन तरी असायचं आणि मला आवडायचं ते. मस्त थंडी तर चालायचं कधी शांतता असायची आणि मग थंडी असायचे पण ही आताची माती काही वर्ष ती थंडी पण त्रास द्यायला लागली आणि त्याचे वेगळे परिणाम व्हायला लागल कधी ताप वगैरे आला वगैरे तर ते कमाल वाटायला लागली आपण कास केलं माहिती आहे का जस या बिल्डिंग वाढल्या तस आपल्या इथे अह जास्त अं हे पण वाढल न गाड्या किती झाल्या पूर्वी टू व्हीलर लोकांकडे लिमिटेड होत्या. आजकाल प्रत्येकाकडे फोर व्हीलर आहे

हे खर आहे पण हे सगळं थांबण शक्य तरी वाटतय का म्हणजे तुम्हाला काय वाटत म्हणजे हे तुझ्या पण जनरेशला नाही थांबायचं हे आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार केला ना. एक दिवसांपासून विचार केल तर आमचे हे म्हटले की काही दिवसांनी सायकल येईल ते सायकल घ्यायची म्हणत होते. आता माझ्या मुलाच्या नाही तर मुलगा माझा चालवतो न मुलाची मोठी सायकल आहे त्याची उंची वगेरे दहा वर्षाचा तरी तो आठ वर्षाचा असताना त्याला मोठी सायकल घेतल चांगल म्हटल मग ती बाइक विका आणि मग सायकल घ्या. मग ते असच कराव लागणार आहे ज्या पद्धतीन पेट्रोल वाढते किंवा पेट्रोल मिळणार नाहीये. नाही पण हे तुम्ही बोलताय चांगलंच बोलताय पण हा कसा का बोलताय self motivation म्हणतात म्हणजे हे आपण तुम्ही केल मी केल पण अशी एवढ्या लोकांना एकदम मोटीवेट करणं हे शक्य नाहीये ना म्हणजे या नाही पण यासाठी एखाद काय म्हणतात लादण आव्यशेक आहे हे एकाध कायदा च आण्व लागेल त्या शिवाय कोण अस म्हणजे स्वतःहून अं अस पार्टीची करतील अस हे कठीण आहे बऱ्याच जणांना काही पडली नाही. म्हणजे काय बोलतोय? कुठे काय चाललंय आम्हालाही काही दिसत आहे ते पण आणि ते. ते तेच करत राहतील जे ते आधी करत आलेत कारण हे अशा गोष्टी आहेत हे अश सरळ दिसत नाहीत. परिणाम पण लँग टर्म याचे परिणाम आहे. पण हे असं. अह जर खरच अस करायचा असेल तर गेला. तर सरकार पातळीवर पूजा पाठ वगरे म्हणता तसे कायदे आणत अह हे करूनच आणावा लागेल मला असं वाटते. एक कायदा पहिला आणायची शेतीची जमीन शेतीला ठेवायचा त्याला हे नाही करायचे. दुसरा कायद जी काही औद्योगिक गोष्टी आहे सगळे वातावरण कुठल्या गोष्टी परिणाम केला पण त्याची लिस्ट काढटा येईल ते सगळं पहिलं म्हणजे केमिकल. जेव्हा हे जे industrial area मध्य केमिकल बाहेर येतात. अह अं वाता म्हणजे याच्यात पण येतात, हवेमध्ये पण येतात, पाण्यात येतात आणि जमिनीत पण येतात. म्हणजे आपण तीन प्रदूषण मेनली मांडतो, हवेचे प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण, जमिनीनच प्रदूषण आह तीन आवाज आवाजाचे प्रदूषण आणि तसा त्रास होत नाह. नेहमी डायरेक्टत्रास होतो तुम्ही या तीनही प्रदूषणा या तिन्ही प्रदूषणाचे मुख्य स्रोत आह. तें मुख्य स्रोत तें जिथे तिथे जितके आहे तितके ठेवायची. ती वाढवायची नाही पण मला नाही वाटत कि या सगळ्या गोष्टींचा जास्त हे होईल किंवा जी आहे आत्ता समजा काही इंडस्ट्री असायची आतमध्ये

प्लास्टिकचा आन बंद प्लास्टिक सगळ सगळ प्लास्टिक बंद. ही सगळ्या गोष्टी आणि तुम्ही जेव्हा गाड्या चालवल्या जातात carbon dioxide जो बाहेर होतो उत्सर्ज carbon dioxide च ते कमीत कमी कमीत कमी करण म्हणजे तिथे आहे न तिथे एकशे अस झाल आह्रे की त्यांनी कधी तरी सांगितलं वीस वर्षा पूर्वी इथले पाणी संपेल तेथले पाणी संपलय.

तुम्ही माझी आजच जेव्हा केव्हा who किंवा कुठल्या संस्था आहे, ते आपल्याला सांगत हे केल्याने अस होते अह who कोविड येण्याअगोदरच खूप सगळे त्याच्या गाइडलाइन दिली आता खूप सगळे. बरोबर. आहे अमेरिकेपेक्षा खतरनाक भारताच झाल. तसं त्या गोष्टी त्यांच्या संस्थानकडून काढून जस आपण कोविडची लस खूप लवकर बनवली आणि ती सगळ्यांना दिल किंवा डिस्ट्रीब्युशन झालं. जे काही झालं ते आपण पास केलं चांगल्या रितीन तसेच बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टींचा तसंच ते परिणाम करणारे घटक काय काय करतात वातावरण केमिकलचा खर्च माहितीये आहे अह इथे नाशिकमध्ये द्राक्ष बागआहे न द्राक्ष बाग तिथे काय होत माहित आहे. तिथे गारपीट होते कारण दोन तीन वर्वषातून एकदा गारपीट गारपीट आह आणि ते का पडतात माहित आहे टी जे केमिकल जी gibraalic acid म्हणून सोल्युशन द्राक्ष मोठं करण्यासाठी.

मला पाहणारे आता ही छोटी छोटी दिसतात. चार दिवसाने एवढे मोठी कसे झाली आहे. मग ते GA सोल्युशन मध्ये बुडवले आहेत मगअस हे सगळं पहिले तर मावशीची खूप नैन्टिवन नैंन्टिटूला नंतर मामांनी सुरुवात केली. द्राक्ष बाग म्हणजे सोल्युशन असतं ते अं मोठे होतात पण तें म्हणजे आता हानिकारक आहे कि नाही आणि त्याचं बरोबार तेथे झालं फक्त एक सोल्यूशन तेवढं मला माहिती आहे नावासकट अशी कित्येक सोल्यूशन फवारले जातात आणि त्याचा परिणाम असा होतो आणि मी जिथं पाहिले. मार्च मध्ये जेव्हा मार्च मध्ये, फेब्रुवारीमध्ये जी गारपीट होती ती फक्त द्राक्ष बागाच्या आसपासच होते.

आणि त्याचे नुकसान होत मी खूप खूप वेळा खूप लोकांना विचारलं असं का होतं? मग एक धोन जणांनी सांगितलं जाणकार लोकांन ते आता असं आपण म्हणू शकत नाही डायरेक्ट्ली एकाच केमिकलने होते. वेग वेगळ्या प्राकारची बर्शी केमिकल वापरल्यामुळे अति प्रमाणात केमिकल वापरल्या मूळ जे असं होतो म्हणजे त्या एरिया मध्ये. म्हटल बाप रे कठीण काम कारण माझ्या मामाने स्वतः बाग द्राक्ष गारपीट झाल्यानंत ती बाग काढून टाकली. म्हणजे डायरेक्ट म्हणजे त्याचे काय झाल होत कि द्राक्षची बाग तोडायला आली माझ्या मावस बहिणीचे लग्न मामा म्हटल माझ्या भासीच लग्न होऊ दे मगउद्या कालतो ती बाग

मग त्यांनी ते काढून टाकले नंतर, आणि नंतर मग आजीने आपण सांगितली कि खूप जास्त केमिकल्स वापरल्या मुळे ते सुपीकता पण जाऊ लागली जमिनीची त्यामुळे तो बाग वगैरे काढला म्हणे आता त्यात द्राक्ष नाही करणार म्हणे आम्ही जास्त केमिकल लागतात मग हे सगळे परिणाम करणारे जे घटक असतात. जे आपण फर्टिलाइजर्स कशी वापरतो ते लोक पोळपूर्वी शेणखत वापरत होते शेणखत वापरत होते. त्यानंतर अह जमीन अं म्हणजे वरची खत सोडून युरिया सोडून कुठली खत माहित न्हवती. आज काय काय डीएपी हे न ते मला स्वताला अर्धी नावे माहित आहे आमच्या नसताना म्हणजे किती किती हें आतां माहिती लेटेस्ट आमच्याकडे माल येतो इथे कुंड्या ठेवल्या ग्यालरी मध्ये खूप सारे. तर तो सांगत होता कीहे आणा ते आणा आला त्यांन मी त्याला म्हटलं हे बघ, मला रते नको सांगू. फुलांसाठी मला माहिती कि केळीचे सालचे तुकडे काढून जमिनीत पुरायचे चांगल खत होत ते त्यानंतर त्यांनी अह सांगितले की आता फंगस झाले मग मी कडूनिंबाची पानं आणि ती वाढवल ती पाण्यात भिजवली आणि त्याचं असं चांगलं मिश्रण केलं गाळून ते त्याच्या फवारल झाडे चांगली झाली माहिती आहे.

हां हां जेव्हा कोंडा होतो डोक्यामध्ये तेवढेतेव्हा कडू निबाच्या पानाचा रस जर लावल तुम्हाला तुमच्या कुंडा कुठेकुठे पळून जाईल. आणिखूप सार्या गोष्टी नॅचरल वापरून हो. हम्म मग ती ही सगळं वातावरनावर जेव्हा पण परिणाम करणारे घटक आपण ज्याला म्हणतो. हे सगळे जे डिस्ट्रीब्युशनवैस हे सगळी कमी करणं आणि मग ते कमी करून मग त्या सगळ्या गोष्टीला अह पुढे वाढ देणे. नाहीतर मुश्किल काम आहे. सगळ्या गोष्टीचं जर तुमचं म्हणतोयआता तू तुला सांगते तू म्हणशील कि मी नाही वापरत गाडी मी तर अं सायकल चालवेन ठीक आहे बाकिचे नऊ लोक थोडी आयकनार तुझे

तो काढावा लागेल गाडी वापरायची आहे असं. हे जेव्हा इलेक्ट्रिक गाड्या आल्या तेव्हा वाटलं की काहीतरी बदलेल पण ज्याप्रकारे काही ठिकाणी ते स्पोर्ट वगैरे होत आहे त्यामुळे असे चित्र दिसत नाही. म्हणजे लोक आता ते पण वापरायला कामफरटेबल आहेत. की नाही म्हणजे मला आधी वाटल कि त्याने खूप गोष्टी बदलतील फटाफट ईम्फलिमेंट होईल. पण नाही ते वेगळेच चालू आहे. म्हणजे अगदी आता मला जर घ्यायचा असेल तर मी तेच विचारणार करणार बाबा हे फुटण्याचे प्रकार जर होत आशेल न तर आपल्याशी हो ते कमाल वाटते न म्हणजे आपण काय चांगलंसाठी करायला जायचं आणि परत ते वेगळेच होऊन बसेल. तर तेच म्हणजे लिटरॅली त्यानाही अजून तेवढे सोल्यू सोल्यूशन दिसल नाही पण अह सगळ्यात महत्वाचे तेच आहे जर ज्या गाड्या डिझेल पेट्रोल जर पूर्ण भारतातील जेवढ्या आहेत त्या रिप्लेस करू शकले जरी टप्प्याटप्प्याने का असं म्हणजे तसाच मी ऐकलेलं की त्या स्क्रॅप काढत जाणार तरुणांमध्ये अह ना ते म्हणजे समुद्राचं पाणी एकदम निळसर होते, इकडच्या नद्या स्वच्छ होत्या किवा पक्षी वगैरे उडत होते. हे म्हणजे जेव्हा आयकायला लागले तेव्हा थोडस खूप चांगल्या वाटायचे. गाड्या बाहेर काढतच नव्हते. किवा सगळीकडे बंद होता वगैरे. अह जी हवा आहे ती हे आहे प्रदूषित आहे म्हणजे ते असतंच म्युझिकच्या एवढ्या प्रमाणात गाड्या वगैरे आहे. शहरा साइड ला ते कठीणच आहे म्हणजे आह चल मग अं निखील ठेवते अं

हो हो बाय बाय